आणि पंखा पण दिसतेय काचेचे टेबल पण दिसतेय फोटो लगावलेले आहे मला ये--

हे कंपनीत ते आणि हिरवे झाड दिसते एग एक ट्रॅक्टर दिसते आणि पाणीचे टांक्या पण दिसते आणि खुप मोठी कंपनी दिसते हे दो--

मी छोटे-छोटे हिरवे हिरवे घास पण दिसते मोठी-मोठी झाड़ा पण दिसतेय मस्त वातावरण आहे.

खुप मोठे मैदान आहे आणि दोन तीन साधासरकी दिसतो आणि मोठेमोठे झाड पण दिसतो.

मला बिल्ड हे मला दोन तीन मुर्त्या दिसते पांढरे रंगाची आणि कृष्णाची मूर्ती दिसते आणि लहान दोन मु--

ये बकरीचा बछडा दिसते आणि हिरव हिरव हिरवी हिरवी घास दिसते बक बकडीच्या ब बच--

लई मोठा मैदान आहे मैदानमध्ये लोग क्रिकेट खिलण्यासाठी येतो आणि क्रिकेट खेलतो खूप मजे करतो आणि नि लोग इथे उबरेले दिसते आणि एन्जॉय करते.

आणि खूप लई मोठे-मोठे झाडा पण दिसते खंबा दिसताय.

आणि मला मला अस जाण्यासा लू बच्चे लहान मुलगीया मदन स जातो आणि पडतो आणि मला खूप आवडल--

पाणीमध्ये खुप माशी होते आणि खुप लय मोठा समंदर आहे दोन तीन नाव पण दि--